काय नाही मी रुपाली बोलते म्हणलं काय चाललंय तुमच्या तिकडचा हवामान वगैरे

इकडपण थंडी भरपूर आहे थंडीच्या दिवसांत काही बोलायचं काम नाही आता जत्रा वगैरे सुरु होतात ना या दिवसात थंडी सुरु लई होती

काही नाही कामावर आहे आमच्याकडे मुंबईमध्ये राहते ना मी इकडे खूप ऊन आहे अजून थंडीचीतर सुरुवात नाही झाली.

पण ऊन खूप खूप खूप आहे उन्हाचे एकदम झाल्या

अहा आमचा कडेपण थंडी भरपूर आहे आणि नदीभाग आहे ना त्याच्यामुळे लई जास्त वाटतं आहे आणि पाणीपण शेताला पाजलं आणि मग आणि जरा खूप थंडी वाजती.

अच्छा जवळ आहे तुमच्या घराच्या पासून हा जरा घरपासून एक दोन किलोमीटर अंतरावर कृष्णा नदी आहे.

कृष्णा नदी खूप मोठी आहे. तिचा सुसुवर, मगर वगैरे मासे सगळं असतं तिथं अच्छा, तुम्ही पाहिल्या आहे का कधी?

अरे वा व्हेरी गुड पावसाचपण पाणी खूप येत असेल ना

हा गोधडी वाकळ वगैरे काही असलंना जास्तीचं गाडीत भरून घेऊन जायचं धुवायला

होय भरपूर वाढतंय आता परवा पूर आलं होता दोन वर्षा पाठीमाघे

हा पूर आला होता भरपूर नुकसान झाला हे ना सांगली, सातारा, कोल्हापूर हे भाग पूरने बुडलेल हो बरोबर बरोबर आम्ही न्यूज मध्ये पाहिलेलं

हा तेचना पूर पातळी भरपूर होती नुकसान पण भरपूर झाला लोक सगळी कुठं राहायचं कुठं नाही असं झाला पावसामुळे हो हे आजकाल ऋतू बदलत राहतात आणि अश्या प्रकारे आजकाल त्याचे परिणाम व्हायला लागले ना कधी पाऊस जास्ती तर कमी कधी थंडी जास्ती तर कमी उन्हाळा सर्व ऋतू बदलेत खूप आता

ter बरोबर बोलीस बरोबर बोलीस थंडीत ऊन पडताये आणि अन सकाळी दिवसभर गर्मी असती संध्याकाळी थंडी वाजते सकाळी थंडी वाजते

दुपारी एवढं गरम होत पंखा लावून झोपायला लागत हे आणि संध्याकाळी चार चार अंगावर घ्यावे लागतात ter खूपच तुमच्याकडे वातावरणामध्ये बदल होतोना मौसम या टाईमला तुमच्याकडे वातावरणामध्ये खूपच बदल होतो मग हा आमचे आमच्या इकडे नदीचा भाग आहे ना आणि वरन घरामघ्ये सगळी शेती आहे शेतीला पाणी पाजलकी आणि जरा बर्फात बसवल्यागत होत आहे मग

बरोबर उन्हाळ्यामध्ये कुठे फिरल्या जातात कि नाही उन्हाळाच्या सुट्ट्यांमध्ये

हुन च गाव आहे तिकडे आमची शेती ए बाग ए हा तलाव हाय जमीन हाय

हो तुम्हाला शेतीचीपण नॉलेज असेल हा आहेना आई वडील आहे तिकडं मग भाऊ हाय गेलं म्हणजे सुट्टीला भरपूर मज्जा येत तिकड तिकडलं वातावरण आपल्या पेक्षा पण आणि जरा छान वाटयेना मोकळं शेतामध्ये राहायला

ऊन असेल तर आपण झाडाखाली बसू शकतो तिकडे हवेशीर प्रसन्न वातावरण असत हा एकदम छान वाटय आणि कसं तिकडं गेलं म्हणजे तिकडलं हवामान एवढ स्वच्छ आणि सुंदर असतंयना आपल्या इकडं कस असतयना असं गाड़ीतल हवामान धूर वगैरे असं काही नाही, गावाकडची हवा एकदम स्वच्छ असते

बरोबर मुंबई मध्ये प्रदूषण खूप वाढत चाललंय खूप

त्या प्रमाणात गावाकडे आपल्या काहीच नाही तस प्रदूषण वगैरे इकडे लोक जास्त करून सायकल वापरतेत बैल गाडी

इकडे ये जा चालत करतातना त्याचमुळे प्रदूषणची इकडे गावाकडे काही टेन्शन नसते त्याच्यामुळे तिकडचं हवामान स्वच्छ आणि छान राहत

बरोबर बरोबर नाही नाही बरोबर आहे त्याच्यामुळे तिकडलं वातावरण हवापण स्वच्छ उन्हाळ्यामध्ये झाडाखाली बसालची व्यवस्था आणि ते पण गार वातावरण मतलब छानच प्रसन्नच वाटत

आणि या दिवसात म्हंटल तर हवामानत या सकाळ सकाळ फिरायला जान वगैरे भारी वाटतंय सकाळ संध्याकाळी फिरायला जान हे थंडी एन्जॉय करणपण एक छान आहे अनुभव

छान अनुभव आहेना आणि पावसाळा नाही आवडत का? पावसाळा आवडतोय पण थंडीपण प्रत्येका ऋतूच्या हिसाबने छान वाटतना ते हो हो म्हणजे थंडीचा काही त्रास नाही आहे हेना

हा हा बरं बरं ठीक चालतंय ठेऊ का?